सर ते आयुर्वेदीकच आहे पूर्ण पणे त्याचात मध्ये कुठल्या ही प्रकारच केमिकल नाही त्या ते सगडे संभर प्रकारचे आयुर्वेदीक जडी बुटी वापरुन आम्ही बनवतो

हा त्याची काय किमत आहे साधारण सर प्रतेक फेस मास्कची किमत ही त्याच्या डिपेण्ड करते प्रतेकची वेगवगेळी आहे आमच्या कडे सध्या पन्नस प्रकारचे फेस मास्क आहे प्रतेकची किमत वेगवेगळी आहे

हम्म तुम्ही त्या धोत्राचा तेलाची किमत सांगता का मला जरा अं कसल्या तेलाची सर अं धोत्र्याच तेल सर महाग आहे त्याची किमत चारसे छप्पन रुपये संभर ग्रॉम साठी

त्याची ही दोनसे छप्पन सर ठीक आहे ठीक आहे चालेल आणि अजून काय मला शॅम्पू लागत होते शॅम्पू आहे का आपल्या कडे हो सर आमच्या कडे पूर्ण पणे नैसर्गिक म्हणजे शिकेकई आणि रिठा यांच्या शॅम्पू आम्ही बनवतो तो आमच्या कडे उपलब्ध आहे हो का

त्याला सुंगध आहे का काय आहे नाही सर सुंगध नाही त्याच्या नैसर्गिक जो सुंगध आहे तोच आम्ही त्याला ठेवतो हो का

हा शॅम्पू एकच प्रकारच्या आहे सर आमच्या हो का अजून काही आहेत का म्हणजे अं बाकी आहेत का काही आपल्या कड

स्क्रब आहे का आपल्या कडे म्हणजे फेस वॉश वगेरे स्क्रब हो सर स्क्रब पण आहे हो त्याच्या मध्ये फेस स्क्रब वेगळ बॉडी स्क्रब वेगळ त्याच्या नंतर हेड स्क्रब वेगळ हेयर स्क्रब वेगळ त्याची दयाणा माहिती थोडी हा सर बॉडी स्क्रब मध्ये पण आम्ही एकवसी प्रकारच्या नैसर्गिक जडी बुटी वापरत असतो बॉडी स्क्रबणी आपल्या बॉडी वरच्या पूर्ण कामी जो मळ असतो किवा घान असते आणि त्याच्या नंतर डेडसेल असतात त्या निगुण जातात आणि त्याच्या नंतर आम्ही फेस स्क्रब मध्ये सुद्धा जडी बुटी वापरत असतो ज्याच्या णे चेहऱ्या वरच्या पिंपल्स ब्लॅकेट त्याच्या नंतर डेडसेल हे निगुण जातात

हा त्याच्या मध्ये पण त्याचा जास्त प्रकार असतात आमच्या आकडे

सर त्याचा किमतची रेंज असते दोनसे रुपया पासून त पाचसे रुपया पर्यंत आणि कुठल्या प्रकारच तुम्ही घेतला त्याच्या वर ते अवलंबून असत आणि मी अस जास्त घेतले तर त्याला सवलत भेटल णा हो सर तुम्ही जास्त घेतल तर तुम्हाला डिस्काऊंट भेटेल

हा याचात त्रिपत नाही का अजून काही आपल्या फॅमिली त्रिपत मध्ये

हो का

आह मला आता सर्व प्रोडक्ट्स पाहिजे होते बर तुमचे तुम्ही मला म्हणजे घर पोच करसालका मला याव लागल तुमच्या केंद्रात सर आम्ही घर पोच ही देतो आणि तुम्ही प्रतेकक्ष येऊन ही घेऊन जाऊ शकता घर पोच देण्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जस लागते हो का बर माझ्या ऑडर घ्याणा तुम्ही लिहून मला नाही का ऑडर दयाच आहे आणि सर ह तुम्ही जास्त क्वांटिटीच घेतल तर तुम्हाला घर पोच सेवा फ्री मध्ये भेटेल हो का मला जास्त क्वांटिटी घ्याची आहे अॅक्चुअल्ली हो सर तुमची पाच हजारच्या वर खरेदी झाली तर आम्ही ती फ्री मध्ये देऊ चालेल मी तुम्हाला ऑडर देतो ती ऑडर तुम्ही लिहून घ्या हो सर सांगा मी नोट डाउन करून घेते अं मुलतानी साबण दाहा करा मुलतानी साबण दाहा

हळदी साबण बारा लहान मुलांची साबण पंधरा करा लहान मुलांची साबण पंधरा जास्वंदीच तेल अर्धा लीटर करा जास्वंदीच तेल अर्धा लीटर हम्म कांद्याच तेल एक अर्धा लीटर कांद्याच तेल एक अर्धा लीटर

नाही त्याच्याणी केस मुलायम होत फक्त

बर ते नोका करू ते धोत्र्याच तेल एक करा ते कसे म्हणले तुम्ही सर ते चारसे चारसे पंधरा रुपयाला दोन इमी आहे हम्म ते जास्त घेतल पण भे टल का बरोबर

बर ठीक आहे त्याचे दोन पॅकेट करा दोनसे ग्रॉमचे ओके सर दोनसे ग्रॉम धोत्र्याचे तेल हम्म शाम्पू करा शाम्पू कसा आहे शाम्पू एकशे विसला संभर ग्रॉम ठीक आहे ठीक आहे शाम्पू अं एक म्हणजे आठशे ग्रॉम करा शाम्पू ओके आठशे ग्रॉम शाम्पू अजून स्क्रब करा एक बॉडी स्क्रब बॉडी स्क्रब ओके किती झाला आहे किती झाले मला सांगा मग ते मला पेमेंट तुम्हाला पेमेंट तुमच्या व्हाटसापला पाठवते ठीक आहे चालेल पेमेंट कस कॅश करू का ऑनलाइन करू दोगही चालते सर दोगही एवलेबल आहेत आमच्या कडे अं सवलत किती भेटेल मला आता येवड खरेदी केली म्हणल सर तुम्हाला पाच टक्केची सवलत भेटेल

हे किती झाले पैसे सर अॅक्चूअली तुमचे होता सहा हजार सातशे छप्पन रुपये

तुम्हाला आवाज ऐकू येतंय का? हो आता ऐकू आला मला. हो हो मला ऐकू येतोय तुमचा आवाज. हॅलो. ऐकू येतंय का आता? हो तुम्ही बाहेर जाता का? हॅलो. मी बाहेरच आहे. मी बाहेरच बसलेलो आहे इथं बाकड्यावर. बाहेर जी बेंचेस आहे ना आमच्या बिल्डिंगची तिथं बसलेलो आहे. बरोबर आता नीट येतोय आवाज. हो हो. हो मग आजचा काय टॉपिक आहे आपला? बिग टॉक. म्हणजे मोठी बात आहे. जो माझा टॉपिक आहे. कसल्या बद्दल असं म्हणजे कोणत्या ह्याच्याबद्दल?

कसल्याबद्दल म्हणजे बिग टॉक आहे म्हणजे कोणत्या विषयावर आहे? हां म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे हा टॉपिक असा आहे ना तो माझा खूप फेव्हरेट आहे. माझा खूप आवडता टॉपिक आहे हा बिग टॉक. मला मोठ्या मोठ्या बाता करायला एवढं आवडतं ना म्हणजे मी सगळ्यांसमोर मला जळगावला सोड पण मी पुण्यात सगळ्यांना एवढ्या मोठ्या मोठ्या बाता देतो ना की माझी कोणती पण मित्र, मैत्रीण आले त्यांना सांगून देतो,

कोणता पोरगा येऊन जातो तर मी काही बोलत नाही. तर माझ्या तोंडावर तेच होतं तीच गोष्ट होती. म्हणजे काय झालं होतं सर नेमकं आसिफ सोबत मला बोलता का तुम्ही जरासं? अरे काही नाही. मला माहिती होतं की,

कॉन्ट्रॅक्ट करून घेतला. आणि कारण की मला माहिती होतं मी आसिफला काही बोलला तर आसिफ माझी गांड मारेल. बापरे म्हणजे अह तुम्ही घाबरले होते का त्या मुलासोबत? हो माझी अक्षरशः आहे ना मी एवढी माझी काय सांगतो माझा मला एवढी धास्ती बसली होती ना की मी ना, ते त्या एरियात जायचोच नाही. मी आपलं आपलं यायचो. कॉलेजला जायचो आणि गुपचाप निघून जायचो. पण माझे मित्र हे ते तिथं डब्बा खायला जातात काकूंकडे म्हणून तो आसिफ तिथं त्यांना पकडून घ्यायचा. आणि आसिफ मला फोन करायचा तर मी त्याचा फोनच उचलायचा नाही. बरं आणि जेव्हा तुम्ही आसिफकडे जायचात तर तुम्ही त्यांना साईडला घेऊन जायचे सर. हो मी त्याला भाऊ दादा म्हणून, भाऊ दादा दादा करून असं त्याला हे करून घ्यायचा. मला माहिती आहे की मला मार नाही खायचाय. म्हणून मी त्याला साईडला घेऊन भाऊ दादा म्हणून द्यायचा. कारण की, मला नाही दाखवायचं होतं दुसऱ्यांसमोर की माझी फाटलेली आहे. मग त्यांना असं वाटू द्यायचा मी रूमवर येऊन असं सांगायचा माझ्या मित्रांना की अरे मी बोलून घेतलं त्याला. मी माझा एक शब्द दिलाय मी त्यांना. म्हणून तुम्ही वाचले नाहीतर तुम्हाला घेतलं असतं त्याने पण. हो. माझा एक मित्र गेला होता त्याच्याशी बोलायला. तर त्याचं पण त्याच्यासोबत भांडण झालं. आणि जेव्हा रिऍलिटी रा राहिली समोर तर त्यांना समजून गेलं की मीच सगळी शाळा केलेली होती. अरे बापरे. मग तुम्ही तर खूपच घाण फसले असते ना सर.

बरं बरं. म्हणजे हे तुम्ही खूपच चतुर व्यक्ती दिसताय मला. हो. मी खूप लहानपणापासून शातीर आहे. म्हणजे मी शाळेपासून तर आतापर्यंत मी एवढे चतुर चतुर गोष्टी केलेल्या आहे ना मी तुला सांगू शकत नाही. आता मी ऐकलं की तुम्ही हे पुण्याचं नवा फ्लॅट पण तुम्हीच घेतला आहे.

हां फ्लॅट एकदम भारी आहे. मला माहिती होतं की मला तो फ्लॅट आवडणार नाही म्हणून मला हवंच माझ्या मला माहिती माझ्याकडे गाडी नाही आहे. मी नीरजच्या घराजवळ जाईल. मला तिथं गाडी पण भेटून जाईल. म्हणून मी इथं राहायला आलो मेन तर. मला माहिती आहे इथं पुण्यावर आलं की मला गाडी भेटणार नाही. नीरज इथं मागे राहतो. तर मी त्याच्याकडनं कधी पण गाडी घेऊ शकतो. तेवढं दूर राहिलं तर नीरजकडनं मला गाडी घेता आली नसती. हि सगळी एक माझी एक चालाख व्यक्तीची गोष्ट असते. म्हणजे सर मी एक सांगतो तुम्हाला सगळेच चाणक्य, ला फॉलो करतात तर चाणक्यला तुम्हाला फॉलो करायला पाहिजे सर म्हणजे एवढे चतुर आहे तुम्ही.

आजकाल सर फ्लॅट आवडला की नाही तुम्हाला? पण तुम्ही तर फ्लॅटवर येतच नाही. नाही नाही मी जेवढं टाइम येतो तेवढं मला आवडतं ना कारण की तिकडं उजेडच येत नाही. तर मला झोप चांगली लागते. आणि मला रेंज येऊन जाते माझ्या माझ्या फोनला. तर मी वायफाय अजून केला नाही. मी माझं माझं अंघोळ करून घेतो आणि कॉलेजला चालत जातो. म्हणजे मला हा फ्लॅट आवडतो. आणि मला माहिती आहे इथं या बिल्डिंगला मुली अलाऊड नाही आहे. आणि माझे मित्र मुली आणू शकत नाही. तर मला पण हा प्लस पॉईंट होऊन गेला. आणि मी ऐकलं पार्किंगचा पण इश्यू आहे एक घडला आहे तुमच्या फ्लॅटवर. हो मला ते मला त्या गोष्टींमधे काही देणंघेणं नाही. कारण की माझ्याकडे गाडीच नाही आहे ना. हो म्हणजे इथे पण तुम्ही चालाखी वापरली आहे. हो. मी जळगाववरून माझी गाडी आणलीच नाही. मला माहिती होतं गाडी आणून काही फायदा नाही. मी याच्या त्याच्या गाडीवरून चालला जाईन. चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे तुमच्यावरती मूवी बनायला पाहिजे सर एक म्हणजे पिक्चर बनायला पाहिजे. चित्रपट. हो मी पण विचार करतोय आणि जो मी ऍक्टिंग पण खूप चांगली करतो. मी एवढी, बिग टॉक बनवलेली आहे ना खूप जास्त बिग टॉक बनवली आहे मी. अप्रितम सर अप्रितम.

अप्रतिम म्हणजे काय बोलतात सर ते शब्दाला?

आणि मी हे पण ऐकलंय की जे काहीही काम तुम्ही नसलं केलं तरीही तुम्ही त्याचापण क्रेडिट

इथं माझी एक नवीन काय काय म्हणू आपण त्याला एक नवीन एक लहानशी गोष्ट आहे. मला माहिती आहे की तो काम मी नाही केलेलं आहे. पण मला कसंतरी त्याचं क्रेडिट पाहिजे तर मी मधे म्हणून देतो. की अरे मला तर माहिती होतं हे. हि तर छोटी गोष्ट आहे. मी त्याला पहिलेच बोलून गेलं होतं की हां हा माझा मित्र आहे असं तसं. त्याने माझं नाव ऐकून लगेच काम केलं. ते म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा D आणि S चा भांडण झालं होतं ग्राउंड वरती आणि तुम्ही केलं नव्हतं काही पण तेव्हाही रूम वरती येऊन बोललं होतं की मी होता म्हणून तुम्हाला काही केलं नाही. हो हि गोष्ट तर खूप डेंजर झालेली होती. मला माहिती होतं की मधी मी कधी मधे पडला तर ते मित्र आहेत नवीन माझे बनलेले ते सगळे माझ्याशी भांडण करून घेतील. माझ्याशी बोलणार नाहीत. आणि मला माझ्या कॉलेज मधे, दादागिरी करायची होती आणि सगळ्यांचं अटेन्शन पाहिजे होतं म्हणून मी मधे पडलाच नाही. आणि मी नंतर जाऊन त्यांच्याशी बोलून आला की काय झालं काय नाही. राहू दे. असं बोलून मी सुटावून गेला. त्यांना माहिती होतं की मी,

म्हणजे सर तुम्ही अह शाळेत, कॉलेज मधे पण असे थोडे ज्यांचं नाव आहे, जे लोकल आहेत त्यांच्याशी मैत्री नि करून घेतली आहे चाटत चाटत.

आता मागे मी ओंकारच्या आईला साडी घेऊन आलो होतो. हो. त्याच्या आईने मला बोलवलं होतं मी एक साडी घेऊन गेलो. आणि ते जेवायचे पैसे त्या साडीने भरून गेले. तो म्हणजे साडी तुमच्या आईने दिले असेल ना.

हो हि माझी स्ट्रॅटेजी होती. घरात बसून बसून पण माझी आई एवढी साडी घालत नाही. तर त्यापेक्षा मी ती कुठेतरी डोनेट करून तिथला मी एक चांगला मुलगा बनून त्यांच्या नजरेत येऊन गेला ना. हा माझा एक,

होय तुम्ही खूपच चांगला आयडिया दिलं सर मला पण. मी पण हे उपयोग करू शकतो आता. हो हो. मी पण आता विचार केलाय की आता सगळ्यांना असंच काहीतरी बोलून बोलून मी त्यांना माझ्या जवळ घेऊन घेऊ. पण सर तुम्हाला असं वाटत नाही का सगळ्यांना हे गोष्ट समजून जाईल पुढे जाऊन की हा मुलगा असं करतोय. काहीतरी असेल याच्यामागे स्ट्रॅटेजी. नाही समजणार. नाही समजणार. त्यांना समजूच शकत नाही. कारण की त्यांना माहिती आहे की मी कसा आहे. माझं दिल केवढं मोठं आहे. कारण की माझा मी इमेजच अशी बनवून ठेवली आहे की सगळे माझ्यावर डोळे बंद करून भरोसा करतात.

अरे ते बोलू शकत नाही ना. कारण की मी त्यांच्याशी इतकं भांडण करून घेईन. नाहीतर मी त्यांच्याशी बोलणार नाही. तर ते एकच काय बोलतील. आणि ते दुसऱ्यांना सांगतील तर दुसरे येऊन मला लगेच सांगून देतील. हि माझी एक स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. टाइम झालं. हो. स्पर्धा ज्या काही पार पडल्या ही तेवीस मधली कितव्या क्रमांकाची पाचव्या क्रमांकाची कोणत्या ठिकाणी पार पडली मध्यप्रदेश मध्ये पार पडली सुरुवात म्हणजे ही स्पर्धा कोणत्या तारखेला पार पडली तर तीस जानेवारी दोन हजार तेवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या दरम्यान ती पार पडली महाराष्ट्रातल्या तीनशे पंचाहत्तर सहभागी होता महाराष्ट्राचे खेळाडू बावीस क्रीडा मध्ये क्रीडाप्रकारामध्ये सहभाग घेतला होता जलतरण संघ सर्वात मोठा होता छत्तीस बघा क्रमांक ठिकाण कालावधी सुरवातमध्ये आपण कालावधी म्हणू महाराष्ट्रातले किती सदस्ये सहभागी झाले होते संघ सहाभागे झाले होते महाराष्ट्राचे खेळाडू किती क्रीडाप्रकारात बावीस क्रीडाप्रकारात सर्वात मोठा संघर्ष होता जलतरण चा यातलाच पुढला भाग

छपन्न पंचावन्न आणि पन्नास सुवर्ण आणि काश्य असे दोन भाग लक्षात ठेवा

सात सुवर्णपदके जिंकले या स्पर्धे मध्ये हिने सर्वाधीक किती सात सुवर्णपद जिंकले अपेक्षा फर्नांडिस हिने यांनी पाच सुवर्णपदक जिंकले अश्या पद्धतीने हा भाग लक्षत ठेवा आता हा पदकतालिका जो आहे तो आपला यांच्यापूर्वी काही अह जे काही प्रश्न आलेत की ते याच्या स्वरूपात आलेत स्पर्धेमध्ये पदकतालिका आहे जिंकलेली राजकीय सुवर्णपदक

बत्तीस जिंकलेत पंचावन्न काश्य एकशे अठावीस जिंकले आहेत तृतीय क्रमांक मध्यप्रदेशचा आहे एकोणचाळीस जिंकलेत सुवर्ण छत्तीस जिंकलेत काश्य सत्तावीस जिंकले असे total शहणो पदक जिंकलेत chart पूर्ण तुम्ही screenshot मारून घ्या हा पाठच करून जायचं याच्यावर देखील अपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनंतर ज्या पदककारीच्या संधर्भात आत्ता पर्यंत जे काही पाच अह स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा दिल्लीला झाली महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक एकशे अकरा महाराष्ट्राने जिंकली होती दुसरी स्पर्धा पुण्यात झाली महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकवला होता एकशे अठ्ठावीस पदके मिळवली होती तिसरी स्पर्धा गोहोटी आसाम या ठिकाणी झाली महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला दोनशे छप्पन पदक पदकावली चौथी स्पर्धा हरियाणात झाली हरियाणा प्रथम क्रमांकावर एकशे सदोतीस पदक जिंकली होती आणि पाचवी स्पर्धा भोपाळ मध्यप्रदेशमध्ये झाली महाराष्ट्र प्रथम महाराष्ट्र तीन वेळा प्रथम क्रमांकावर आहे अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवणं